आणि त्याच्या मध्ये दोन व्यक्ती होडी मध्ये बसून जाताना दिसतायेत एक व्यक्ती पुढ बसलेले आहे आणि एक व्यक्ती माग बस --

या चित्र मधे एक ईमारत आहे पांच मजिली ईमारत दिसत आहे त्याच्या समोर खूप अस पटांगण दिसत आहे आणि त्याच्या संग एक गाडी उभा केलेली आहे.

या चित्र मध्ये रस्ता आहे. रस्त्यावरुन वाहने जातांना दिसतायेत. क रस्त्याच्या कडेला घर आहे. त्याच्या समोर गाड्या उभ्या केलेल्या दिसत आहेत. काही दोन चाकी गाड्या आहेत काही चार चा--

या चित्रामध्ये शेती आहे आणि शेतामध्ये गहू गहू लागलेला आहे गहू खूप हिरवागार दिसत आहे आणि गव्हाचा उपयोग आपण चपाती बनवण्यासाठी करतो.

या चित्रामध्ये एक इमारत आहे खूप उंच इमारत दिसत आहे. इमारतीच्या कडेला खूप छान झाडे लावलेली आहेत एक स्त्री त्याच्यामध्ये बाहेर येताना दिसत आहे.